इथे बांधकाम चालू आहे आणि इथे इंजिनीअर बांधकामासाठी सांगून आले आहे आणि मजदूर काम करत आहे.

हा एक बिल्डिंग आहे. केंद्रीय कार्यालय परिसर आहे. इथे बिडिंग आहे आणि एक झाड आहे.

इथे एक फोटो आहे फोटो मध्ये एक पुलीसमॅन आहे.

इथे एक मैदान पण आहे आणि फस्ट अँड सेकंड फ्लोर आहे.

ही एक जैन मंदिर आहे आणि हे जैन जैन धर्माची मूर्ति आहे आणि मूर्तीन मुर्त्या आहे इथे.